लिबर ऑफीस मठ वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण मॅट्रिक्स लिहीणे आणि एका विशिष्ट कॅरक्टर वर समीकरण संरेखित करणे शिकू
या साठी चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण mathexample1ओडीटी उघडू
मागील सर्व उदाहरण सूत्र पहा जे आपण मठ वापरुन लिहिले होते
आता डॉक्युमेंट्स च्या शेवटच्या पेज वर स्क्रोल करा आणि नवीन पेज वर जाण्यास कंट्रोल Enter दाबा
Insertमेन्यू नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर फॉर्म्युला वर क्लिक करून मठ उघडू
गणिता मध्ये मॅट्रिक्स हे क्रमांक किंवा चिन्हांची आयतकार रचना असते ज्यास एलिमेंट्स असे म्हणतात
मठ कडे Matrixआणि त्याचे एलिमेंट्स चे रोस आणि कॉलम्स दर्शित करण्यासाठी वेगळे मार्कअप आहे
वेळेची बचत करण्यासाठी माझ्याकडे अगोदरच लिहिलेले उदाहरण आहे
मी त्यास कॉपी आणि पेस्ट करते
आता आपण 2 बाय 3 मॅट्रिक्स लिहीणे शिकू
या मॅट्रिक्स कडे 2 रोस आणि 3 कॉलम्स आहे
आपण मॅट्रिक्स मार्कअप वापरुया आणि त्याचे सर्व एलिमेंट्स फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये कर्ली कंसात समाविष्ट करूया
पहा रो मधील एलिमेंट्स हॅश चिन्हा द्वारे विभक्त झाले आहेत
आणि रोस दोन हॅश चिन्हा द्वारे विभक्त झाले आहेत
matrixला कंसात आवृत्त करण्यासाठी वाटोळे कंसाचा वापर करा
आता पहा की कंस अपुरा पडल्यामुळे मॅटिर्क्स मध्ये सर्व एलिमेंट्स पूर्णपणे आच्छादलेले नाहीत
हे प्रत्येक एलिमेंट्स च्या आकाराप्रमाणे आहे आणि त्यामुळे मॅट्रिक्स च्या आकारात मापनीय नाही
यास सोडविण्यासाठी आपण लेफ्ट आणि राइट शब्द वापरु शकतो
याचा अर्थ कंस मापनीय बनविण्यासाठी कंस उघडण्या अगोदर केवळ लेफ्ट आणि कंस बंद करण्या अगोदर राइट
मी पुढील उदाहरण कॉपी आणि पेस्ट करते
तर 4 बाय1 मॅट्रिक्स स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल
राइटर ग्रे बॉक्स मध्ये मापन कंस पहा
मॅट्रिक्स साठी मार्कअप स्क्रीन वर दर्शिवील्या प्रमाणे आहे
येथे आपण वाटोळे कंसा ऐवजी चौकटी कंसाचा ही वापर करू शकतो
मॅट्रिक्स मार्कअप चा वापर करून आपण कोणत्याही आकाराचे मॅट्रिसेस लिहु शकतो
आता मॅटिर्क्स जोडणी साठी उदाहरण लिहु
चला फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये नवीन लाइन वर जाऊ
आपण दोन रिकाम्या लाइन्स जोडण्यासाठी Enter की दोन वेळा दाबु शकतो
सर्व प्रथम स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दोन उदाहरण 2 बाय 3 matricesआजूबाजूला लिहु
नंतर जोडणी दर्शविण्यासाठी या दोन मेट्रिसस च्या मध्ये अधिक चे चिन्ह जोडू
राइटर ग्रे बॉक्स मध्ये या दोन मेट्रिसस च्या अंतर मध्ये आपण केवळ क्लिक करून असे करू शकतो
लक्ष द्या की कर्सर फॉर्म्युला Editorविंडो मध्ये येथे दोन मार्क्सअप च्या मध्ये अंदाजे स्थित झाला आहे
या दोन मेट्रिसस च्या मध्ये अधिक टाइप करा
येथे आहे अधिक चिन्ह
नंतर मोठ्या अंतरा सहित शेवटी बरोबर चे चिन्ह जोडू
आणि नंतर उजव्या बाजुवर तिसरा मॅट्रिक्स जे जोडणी दर्शवित आहे
पहा आपण आपल्या उदाहरणा मध्ये ग्रीक चिन्हांचा वापर केला आहे
तर हा आहे दोन मेट्रिसस च्या जोडणीचा निष्कर्ष
आपले कार्य सेव करू
नंतर चला क्रमांका द्वारे मॅट्रिक्स चा गुणकार करणारे उदाहरण पाहु
आपण 2 बाय 3 मॅट्रिक्स लिहुया आणि त्यास 4 ने गुणुया
प्रथम आपण 4 टाईम्स लिहुया आणि नंतर मॅट्रिक्स
मी मॅट्रिक्स कॉपी करते आणि त्यास फेव मध्ये पेस्ट करते
नंतर मोठ्या अंतरा सहित शेवटी बरोबर चे चिन्ह लिहुया
मॅट्रिक्स निष्कर्ष द्वारे मी मॅट्रिक्स निष्कर्ष साठी मार्कअप कॉपी आणि पेस्ट करीत आहे
हा आहे 2 बाय 3 matrixला क्रमांका द्वारे गुणलेल्याचा निष्कर्ष
आपण फॉर्मॅट मेन्यू वर क्लिक करून आणि फॉन्ट फॉन्ट साइझेस अलिग्नमेंट किंवा स्पेसिंग निवडून मेट्रिसस फॉरमॅट करू शकतो
उदाहरणार्थ स्पेसिंग निवडू
उजव्या बाजुवरील कॅटेगरी ड्रॉप डाउन मध्ये मॅट्रिसेस निवडू
आणि लाईन स्पेसिंग 20 पर्सेंट मध्ये आणि कोलम्न स्पेसिंग 50 पर्सेंट मध्ये बदलू
ओक वर क्लिक करा
लक्ष द्या मैट्रिसेस आणि त्याचे एलिमेंट्स चांगल्या प्रकारे अंतरित झाले आहेत
फाइल आणि सावे वर क्लिक करून आपण केलेल्या कार्यास सेव करू
आता आपण दोन किंवा तीन समीकरण लिहिण्यासाठी आणि त्यास विशिष्ट कॅरक्टर वर संरेखित करण्यासाठी मैट्रिसेस चा ही वापर करू शकतो
उदाहरणार्थ आपण अनेकवर्णी समीकरण लिहु शकतो आणि त्यास बरोबर चिन्हावर संरेखित करू शकतो
स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे अनेकवर्णी समीकरणाचा चा सेट लिहु
लक्ष द्या की ते बरोबर चिन्हावर पूर्णपणे संरेखित नाहीत
तर येथे आपण त्यास संरेखित करण्यासाठी मॅट्रिक्स मार्कअप चा वापर करू
आपण समीकरणातील प्रत्येक भाग वेगळा करून त्यासmatrix च्या एलिमेंट्स प्रमाणे हताळू शकतो
येथे 2एक्स एक भाग आहे य एक भाग आहे इक्वॉल टीओ चिन्ह भाग आहे इत्यादी
enter दोन वेळा दाबा
मार्कअप कॉपी आणि पेस्ट करा
आणि नवीन मार्कअप स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल
येथे आपण मॅट्रिक्स मार्कअप चा वापर केला आहे समीकरणाच्या प्रत्येक भागास एलिमेंट्स प्रमाणे हाताळले आहे आणि त्यास चिन्हा द्वारे विभक्त केले आहे
दोन समीकरण विभक्त करण्यासाठी आपण डबल हॅश चिन्हाचा वापर केला आहे
तर हा आहे परिपूर्ण संरेखित समीकरणाचा सेट
चला इतर समीकरणाचा सेट लिहुया
येथे असे समजूया की आपल्याकडे बरोबर चिन्हाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या भागाचे समान क्रमांक नाहीत
स्क्रीन वरील समीकरण पहा आणि ते बरोबर चिन्हावर संरेखित नाहीत
त्यास संरेखित करण्यासाठी पुन्हा मार्कअप लिहु
दोन वेळा enter दाबा
मी मार्कअप कॉपी आणि पेस्ट करीत आहे
येथे आपण बरोबर चिन्हाला डावीकडे आणि भागांना उजवीकडे संरेखित करण्यासाठी अलिग्न rआणि अलिग्न ल चा वापर केला आहे
आणि हा आहे आपला पूर्णपणे संरेखित असलेला समीकरणाचा सेट
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
2एक्स3 मॅट्रिक्स बाय आ 3एक्स1 मॅट्रिक्स गुणाकरासाठी ही स्टेप्स लिहा
फॉन्ट्स साइझेस आणि स्पेसिंग बदलण्यासाठी फॉरमॅटिंग चा वापर करा
तीन समीकरणाचा सेट लिहा
समीकरणास बरोबर च्या चिन्हाकडे संरेखित करा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो मॅट्रिक्स लिहीणे आणि एका विशिष्ट कॅरक्टर वर समीकरण संरेखित करणे
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर या प्रॉजेक्ट चा भाग आहे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
हा प्रॉजेक्ट contactspoken tutorialorg द्वारे समन्वित आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद